अ इथे लाकडाच्या खेपा आहेत त्याच्यावरती भरपूर प्रमाणामध्ये निळ्या कलर च्या काचा लावलेल्याए.

आणि गवतामध्ये भरपूर कपाट आणि इथे माणसं बसले आहे आणि ते पडद्याकडे पाहत आहे रंगीबेरंगी कपडे घालून इथे भरपूर माणसं या ग्राउंड चाव--

ते पाया येन जान करताय आहे एक बाई येते तिच्या हातामध्ये इथ थैला आहे आग विनव विझवण्यासाठी इथे अ लाल कलरच सिलेंडर ठेवलेल आहे.

अ एक काळ्या कलरचा इथे डस्टबिन इथे ठेवला आहे हे एक हॉस्पिटल आहे.

इथे खुर्च्या टाकलेल्या दोन काळा कलरच्या ग्राहकांना बसण्यासाठी एक ग्राहक आहे आणि जे कारागीर आहे ते त्यांचे कटिंग करून देत आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे ते बोटला ठेवलेले आहे वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम त्या मध्ये आहे.

तलावाच्या तिकडे आजूबाजूला झाड झाड आणि जंगल आहे भरपूर प्रमाणात एकच सिमेंटचा ओटा वसलेला आहे त्यावरती मुलं मुले आहे बसलेले आहेत.

आणि या शेता मध्ये इथे मेथीची भाजी लावलेली आहे भरपूर प्रेमाना मध्ये येथे मेथी ची भाजी लावलेली आहे मेथी --

अ एक व्यक्ती काय बोलत आहे इथे समोर एक बिल्डिंग आहे त्याच्यासमोर भरपूर प्रमाणावर गाड्या उभ्या आहे छोट्या-मोठ्या.

लाकडाचा वापर केलेला आहे वरती आणि भरपूर प्रमाणामध्ये इथे लाकडाच्या खुर्च्या ठेवलेल्या आहे बसण्याकरता करता टेबल आहे आणि माणसं पण इथे आलेले आहेत आणि ते --